आणि हीते तीन अं माण--

आवाज देत आहे आणि हिकडे --

आणि हीथे नदीत मोटर टाक--

खूप खूप म भारी मुर्तिया बनवली आहेत.

आणि देवीची आणि इथे खूप वरनं --

मॉर्डन कला विज्ञान व वाणिज्य महावि --

केलं आहे आणि इथ सा साईड ला--

ट्रॅक्टर च्या रस्त्यात वाहने लावू नये.

खूप मुले मुलं व मुली व मॅडम --

ते आहेत व इथे खूप माणसं व लेडीज इ --